झाड आहे नद्या आहे पाणी वाहत आहे धबधबा डोंगर आहे.

वजन काटा आहे आणि दगड आहेत पाण्याची टाकी आहे.

लाइटिंगची व्यवस्था आहे बस उभी आहे.